मी कामाला जायचे तर मग फोन माझ्याशी बोलायला नाही तुला time असेल ना हा मग आपण दोघी जाऊया थोड्यावेळाने मग घेऊया

Hi आज आपण Entertainment विषयी बोलणार आहे. Entertainment खूप छान आहे. Entertainment करण्यासाठी कारण की Entertainment मध्ये आपण काही पण बघू शकतो जस आपण Entertainment अं काही पण बघता येतो. बोलतात अं म्हणजे सीरियल असो किंवा कोणतं पण अं जसं की मूव्ही कॉमेडी शो काही पण मग आपल्या ला आपल्या आह अं आपल्या अं समज कामातून वेळ काढल्या वर किंवा आपण आपल्या कामानुसार Entertainment वर आपण बघू शकतो आणि Entertainment ही आपण आपल्या जसं आपल्या ला जे आवडतात पण त्या मध्ये Entertainment करू शकतो. Entertainment मध्ये खूप वेगवेगळं आहेत असं खूप जुनी Entertainment करण्यासाठी आह सिरियल बघतात. अं वेगवेगळ्या सीरिअल जसं की आह यूट्यूब वर पण खूप साऱ्या Serial आहेत आणि Hot star वर जस किंवा आता खूप जण आता टीव्ही चा वापर जास्त करत नाहीत अं मोबाईल हे प्रत्येकाकडे असल्यामुळे खूप जण मोबाईल वरच आपलं Entertainment करतात. जसं की Entertainment मध्ये अह सिरियल पण बघायची असेल खूप सगळे जण आपल्याकडे मोबाईल असल्यामुळे मोबाईल वर बघतात किंवा अं टीव्ही वर पण सिरियल बघतात. अह आणखी Comedy show पण असो किंवा काही पण असो किंवा Insta वर Reels असतात त्या पण खूप जण आपल्या Entertainment मध्ये अं EntertainmentEntertainment करण्यासाठी आपण बघू शकतो तर एवढच नाही तर आपण Entertainment मध्ये बघण्यासाठी जस Youtube वर अह अह आपल्याला काही तरी Knowledge पण भेटतं नुसतं Entertainment च नाही करायला पाहिजे कारण की काही काही वेळेस कोणत्या कोणत्या Serial मध्ये खूप काही घेण्यासारखं पण आहे आणि अह अं म्हणजे Entertainment पण होत आपलं आणि आपल्या ला जे बघायचं किंवा अह समजा आपण काही पण बघू शकतो. जसं की अं त्यामध्ये आह खूप आता यूट्यूब वर तर खूप आहे. जसे की आपल्याला आपल्या ह्याच्यात काय चालू आहे किंवा अं सगळं असं खूप आहे की जे बघण्यासाठी आहेत. जस Youtube वर तो आता Comedy पण खूप दाखवतात, Comedy show असतेत किंवा अं Comedy चे खूपजणांनी Youtube वर हे करून टाकलेले असतात. जसं की रेल ते करून टाकतात. आणखी तेवढेच नाही तर Youtube वर एक Serial पण आहे ती पण Serial खूप छान आहे. खूप मोठे Serial आहे. Youtube वर पण बघू शकता. आणखीन Hot star वर तर Star star utsavStarplus वरच्या सगळ्या मालिका किंवा त्यावरची सगळं बघता येतं की राधाकृष्ण Serial आणखी अं अं ये रिश्ता क्या केहलाता है, सात निभाना साथिया, हे खूप मोठे सिरियल आहे की आपल्या ला वेगवेगळ्या जसं की आपल्या आवडी नुसार बघू शकता जसं की अं आपल्या आवडीनुसारच आपण Serial बघातात. जसं की एकदा जर Serial मध्ये आपण पहिला Episode बघितला जर आपल्याला आवडला तरच आपण परत त्या मध्ये असे दाखवतात की Serial मध्ये असे दाखवतात की आता यानंतर काय होणार आहे ते तर आपल्याला आणखीन उत्सुकता लागते. त्यामुळे आपण दुसरा Episode बघत असतो. दुसऱ्या ह्याच्यात पण तसं दाखवतात की उद्याच्या भागा मध्ये असं दाखवणार आहे. तसं तर आपल्या ला आणखीन Interest तर आपण तेव्हाच तर बघत बघत आपण पूर्ण सिरियल बघत जातो. आह तर Entertainment हे आपण Entertainment मध्ये आपण काही पण बघू शकतो किंवा अं काही पण आपल्या जसं की आपल्या पसंती नुसार तेवढंच नाही तर अं Youtube वर जर मी आताच असे म्हटले की Youtube वर अं पण खूप मोठे Serial आहे तर मी आत्ताच एक Youtube बघता बघता मला एक Serial दिसली. ती Serail ही इश्क इश्क होता तर अह ती Serial पण खूप छान आहे. जस माझ्या मैत्रिणी सांगितले होते की Serial छान आहे बघ म्हणून तर बघितली तर त्याच्या मध्ये पण खूप छान Story दाखवलेली जसं की दोघी जणी बहिणी असतात आणि त्यांचे आई वडील असतात आणि त्यानंतर त्यामध्ये असे दाखवलेले की अं हम्म ते दोघेही आई वडील आणि तेथे त्या दोघी बहिणी आहे असे चौघेजण असतात त्यामध्ये त्यांना भाऊ नसतो आणि आणखी जे आणि ती College ला जात असते आणि College मध्ये तिला एक अं मुलगा असतो की तो तिला जास्त अह हे करतो. अं Like करत असतो. तो तिला सारखं बोलत असतं तर त्यानंतर मग अह ते त्या मध्ये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 ते त्याचा Accident पण होतो ते पण खूप हे दाखवलेले आणि मी म्हणलं नाही का तुम्हाला दोन बहिणी असतात त्यातली जी राहणी असते ती खूप Comedy ते करत असे. सारखं सगळ्यांना घरात पण ती हशी मजाक करत असती आणि ती मोठी अं ती थोडीशी Serious असते कारण कि तिला ते Tension असते घरातील पण कारण कि तिच्या वडिलांना पण एक बीमारी असती अह त्याच पण टेन्शन असतं आणि नंतर लगेच तिच्या साठी स्थळ पण येत आणि तिची अह Engagement पण होऊन जाते आणि त्यानंतर अह ती Serial पण खूप छान आहे तर ती Serial नाही असे Youtube ज्यांच्याकडे असं Hot star ते नाहीये. तर अं अह त्यांनी Youtube खूप जण Youtube वर पण बघतात. मला तसं वाटतं Mostly ली जास्त खूप अह जण जास्तीत जास्त जण याच्यावर बघत असतील Youtube वर कारण की नुसती Serial तच नाही तर खूप काही वेगवेगळं पण बघायला भेटतं अह जसं की खूप वेगवेगळं जस अं की TV चे वेगवेगळे Serial पण असते त्याची थोडी थोडी Shorts पण असतात. तेवढंच नाही तर आणखी अह अं वेगवेगळं असतं बघण्यासाठी खूप काही वेगवेगळं असतात जसं अं Youtube वर आता ही पण यायला लागलेत टाकतात खुपजण Video कि अह खूप Knowledge चे Video असतात. जसे की अभ्यासा विषयी पण थोडेफार Video तर खूप जण टाकतात. आणखीन Motivational चे Video खूप असतेत. तर मला असे वाटते ते पण खूप चांगले कारण की Motivational चे पण Vidao जर ऐकल्या नंतर जर एखाद वेळेस आपण Tension मध्ये असून तर Motivational चे Video आपण ऐकायला पाहिजे.

जर खोललं तर आपल्याला त्या मध्ये काही पण भेटतात असं आह जर कोणा ला काही पदार्थ बनवता येत नसेल तर ते त्यात पण Entertainment पण होतो समज काही त्यांच बघून काहीतरी शिकायला पण भेटत. तर ते पण खूप चांगली आणखीन आह अं Serial तर आहेतच. आणखीन जर आपल्या Skin वर जर काही झालं असेल तर आपण Youtube ला किंवा Google वर काही टाकले तर लगेच आपल्या ला येऊन जातो ते पण खूप छान आहे. जसं की आपल्या Entertainment मध्येच आपला आपल्या ला Knowledge पण भेटतं की हा बाबा अह की नाही का आपली Skin वर आता मग Pimpales यायला लागली तर काय करायला पाहिजे तर त्याच्याबद्दल लगेच आपल्याला माहिती देऊन जाती तर ते पण खूप चांगले Entertainment तर होतोच आपलं पण आम्हाला वाटत की आपल्या ला ते शिकाय ला पण भेटते त्या मधून तर ते पण खूप चांगले आणि असं Youtube वर तच नाही तर अह अं हो आह खूप वेगवेगळे जे आहे ते आपण कोणते पण Serial बघू शकतो अह तर Serial मध्ये पण म्हणायचे तर मला असं वाटतं की खूप मोठे Serial वेगवेगळे आहे. आणखीन ZeeTV वर ZeeTV पण खूप चालायची त्या ZeeTV वर पण एक Serial होती. कुमकुम भाग्य कुंडली भाग्य आणखी भरपूर Serial होते की त्या मी पाहिलेत आणि खूप छान Serial होत्या अं आणि Star plus वर होत्या अं होत्या. आणखीन इस प्यार को क्या नाम दूँ ती पण खूप छान Serial होती. आणखी भरपूर अशा Serial आहेत की त्यामध्ये अह आणखी अह Star plus वरच्या साथ निभाना साथिया ही Serial तर खूप जुनी होती आणि खूप जणांनी पण बघितलेली आहेत आणि Entertainment मध्ये आपण मराठी मध्ये मराठी अह Serial मध्ये तर अनुपमा Serial आहे. आणखीन भरपूर Serial आहेत की हम्म मग त्यात बघण्यासारखे आहे आणि खूप काही शिकण्यासारखं आहे आणि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 अह खूप छान तिने त्यामध्ये काम केलेल आहेत एवढेच नाही कामच नाही केलेलं तिनी त्यामध्ये भरपूर त्या मध्ये अस दाखवलेले आहे कि ती नंतर नंतर Job पण करते जसं की Job म्हणजे त्यांचा जो अह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 तो आपण करायला पाहिजे. त्यानंतरच नायरा अं असती अक्षरा ची मुलगी नायरा असते त्या मध्ये तील आपण जसं की हम्म नाट्य हे करायला आवडतं जस कि अं Dance असतो ना तो तिला Dance च्या Academy मध्ये खूप असतो आणि तिथे डान्स तर तिला जास्त आवडत असल्यामुळे तर अं ती करते. त्यामध्ये असे दाखवले पण त्या Serial मध्ये की अह जसं की अक्षरा, अक्षरा नंतर नायरा अं नायराची नंतर परत नायरला पण एक मुलगी होती. तिचे नाव अक्षु होतं तर मला असं वाटतं की अं त्या Serial मध्ये सारखं सारखं अं Copy pest केल्या होत आहे. अं तर ती Serial पण त्या मध्ये अह Starting पासून तर थोडं फार खूप सारं आहे की खूप आपल्याला Knowledge पण घेता येईना ती Serial नाही तर भरपूर Serial आहे. जसे की राधा कृष्ण Serial पण आहे ती पण खूप छान आहे तिचे पण अं खूप Hot star आहे अह आणि याच्यावर पण TV वर पण आहे. पण मी ती Hot star वर पाहिलेली ती पण खूप छान Serial आहे. जस की त्या मध्ये पण हम्म आपल्याला कळतं की पहिले कसं झालेले जस अं ह्याच्या मध्ये राधा कृष्णा चं कसं होतं आता खूप जण सांगतात किंवा खूप मोठी Books पण आहेत. वेगवेगळे आपण Entertainment madhe अं जसं की अह महाभारत, रामायणा शी पण खूप मोठी वेगवेगळी Serial आहे जसे पहिले पुस्तक होते पण आजकाल खूप जण पुस्तक वाचायला कंटाळ करतात तर आपल्याला जास्त Knowledge नसतं की काय झालेले तर काही नाही तर त्यामुळे मला असं वाटतं की अह अह त्या मध्ये मला असं वाटतं की अह कळायला पाहिजे की आपल्याला काय चालू आहे काय नाही आहे आणि जसं की Entertainment ही खूपच महत्वाचा आहे आणि खूप अह

काही पण आपण TV अह TV मध्ये काही पण बघू शकतो TV मध्ये पण भरपूर काही घेण्यासारखं आहे. जर आपण घेण्यासारखं भरपूर आहे त्या मध्ये आणि मला असं वाटतं की Entertainment हे आपण सगळ्यांनी करायलाच पाहिजे. जसं की Entertainment हम्म चे खूप फायदे आहेत आणि Entertainment अं करणं हे एक अं चांगली गोष्ट आहे. कारण की Entertainment मध्ये अह करणं खूप चांगले कारण की ज्यावेळेस आपल Mind किंवा आपण खूप थकलेलो असतो की आता खूप जण Job पण करतात तर Job करून पण सगळं करणं हे अह Job केल्यानंतर पण माणूस थकतो तर मला असं वाटतं की

Job करून हे करायचे ते करायचं तर मला असं वाटतं की अह ते सगळं करून पण थोडस Entertainment आपण जर रात्री रात्री बघायला पाहिजे पण हम्म जसं की त्यांनी आपला Mind साफ राहतो आणि अह चांगलं जसं की आपली जो शरीर आहे ते पण चांगलं राहतं आणि Entertainment मध्ये असं नाही की अं त्यामध्ये असं पण आहेत याचे फायदे पण आहे खूप सारे तर आपण Entertainment करायला पाहिजे जस की

Comedy show मध्ये जसं आपण हस लो की थोडं आपलं Mind साफ असतं खूप Comedy झाले तर आणखी चांगले कारण की Comedy म्हणजे अं आपण सगळे विसरतो आणि त्यामध्ये आपण अं हसतो ते तर मला असं वाटतं की Comedy show हे खूप चांगलं आहे आणि Comedy show अं तर कपिल शर्मा ची मला खूप आवडतात कारण त्या मध्ये अह वेगवेगळ नवीन नवीन Actors येत असतात. वेगवेगळे खूप छान दाखवतात तर मला असं वाटतं की सगळ्यांनी Entertainment हे करायला पाहिजे आणि Entertainment मध्ये पण आह खूप असे अं काहीही बघता येतं. हम्म जसं की आपल्या जसं आपल्याला जे आपल्याला आवडेल त्या मध्ये बघता येतात तर मला असं वाटतं की वेगवेगळे Movies किंवा जसं की अं Picture पण खूप निघालेत तर मला असे वाटते Picture मध्ये पण खूप जण बघतात हे Picture पण छान आहे तो Picture छान तर आता तर नवीन पिक्चर निघाला दृश्यम तू दृश्यम One पण खूप छान होता आणि त्यानंतर दृश्यम Two निघाला तो पण खूप छान आहे तर मी तर दोनीही पाहिलेत. त्याने मला असं वाटतं की ते अह ते जो Movie आहे म्हणजे Picture सगळ्यांनी बघायला पाहिजे खूप छान आहे. अं तोच Picture नाही तर आता खूप अह Picture पण निघालेत वेगवेगळे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

जी मुलगी आहे ती तिने पण खूप छान Acting केलेली. जसं की एवढ्या अं ह्याच्यात पण ती समज. तिला तिच्या आई वडिलां नी सांगितलं असतं कीं काही घाबरायचं नाही आणि आपल्याला अह आह अं म्हणजे जो Plan आहेत. त्या Plan मध्ये बरोबर उतरवतात आणि सगळे अं त्यांच्याकडे काहीच Proof राहात नाही तर ते खूप भारी दाखवलेली त्यांनी Proof पण एक पण Proof सोडत नाहीत आणि अह खूप भारी दाखवलेलं आहे तर मला असं वाटतं की अं तोच नाही तर कोणता आणखी वेगवेगळे Movie आहेत अह तर आपण ते सर्व Movie बघायला पाहिजे. Movie बघितल्याने आणखीन Movie अं Movie मूव्ही मध्ये पण खूप काही असं Picture मध्ये पण खूप सारे बघण्यासारखे आहे तर सगळ्यांनी ती Picture किंवा Movies किंवा Entertainment मध्ये Comedy show खूप काही बघण्यासाठी सारखं आहे. तर मला असं वाटत बघायला पाहिजे सगळ्यांनी. तर ठीक आहे. OkayBye तिरंगा भारताचा राष्ट्रीय ध्वज ज्याला सामान्यता तिरंगा म्हणतात हा केशरी पांढरा आणि हिरवा अशा तीन रंगाचा ऐच्छिक आयताकृती ध्वज आहे तसेच निळ्या रंगाची अशोक चक्र हे मध्यभागी आहे बावीस जुलै एकोणीशे सतेंचाळीस रोजी झालेल्या संविधानसभेच्या बैठकीत तो सध्यांच्या स्वरुपात स्वीकारण्यात आला आणि तो पंधरा ऑगस्ट एकोणीशे सतेंचाळीस रोजी भारताचा अधिकृत ध्वज बनला भारतात तिरंगा हा शब्द नेहमीच भारतीय राष्ट्रध्वजाचा संदर्भ घेतो हा ध्वज पिंगाली वेंकय्या यांनी तयार केलेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या स्वराज्य ध्वजावर आधारीत आहे कायद्यानुसार

भारतीय मानक कार्यालयाद्वारे ठरवले जाते हा ध्वज तयार करण्याचा अधिकार खादी विकास आणि ग्राम उद्योग आवेदा आयोगाकडे आहे जो प्रादेशिक घटना यांचे वाटप करतो दोन हजार नऊ पर्यंत कर्नाटक खादी ग्राम उद्योग संयुक्त संघ ध्वजाची एकमेव निर्माता होता ध्वजाचा वापर हा भारतीय ध्वज संहिता आणि राष्ट्रीय चिन्हांची संबधीत इतर कायद्याद्वारे नियंत्रित केला जातो मूळ संहितेमधे स्वातंत्र दिन आणि प्रजासत्ताक दिना सारख्या राष्ट्रीय दिवसा शिवाय नागरिकांकडून ध्वज वापरण्यास मनाई आहे दोन हजार दोन मधे नवीन जिंदाल या नागरिकाच्या अशीलावर सुनावणी करताना भारताच्या सर्वोच्य न्यायालयाने भारत सरकारला नागरिकांना ध्वज वापरण्याची परवानगी देण्यासाठी संहितांमधें सुधारणा करण्याची निर्देश दिले त्यानंतर भारताच्या केंद्रीय मंत्रिमंडळाने मर्यादित वापरासाठी संहितेत सुधारणा केली दोन हजार पाच मधे कपड्याच्या विशिष्ट प्रकारांवरील रूपांतरासह काही अतिरिक्त वापरास अनुमती देण्यासाठी संहितेत पुन्हा एकदाच सुधारणा करण्यात आली ध्वज संहिता ही ध्वज फडकवण्याचा protocol ला आणि इतर राष्ट्रीय व गैरराष्ट्रीय ध्वजाच्या संयोगाने याचा वापर करण्यात नियंत्रण करते रचना ध्वजातील गडद भगवा पांढरा व हिरवा हे तीन रंगीत पट्टे आणि त्यांचे अर्थ केशरी त्याचा अर्थ आहे त्याग आणि शौर्य पांढरा शांती निळा अशोक चक्र हिरवा समृध्दी भारताच्या राष्ट्रीय ध्वजात चार रंगाचा वापर केला आहे केशरी पांढरा हिरवा आणि निळा यामुळे भारताचा राष्ट्रीय ध्वज रंगाचाच विचार केला तर तिरंगा नसून चौरंगा म्हणता येईल बावीस जुलै एकोणीशे सत्तेचाळीस घटनासमितीच्या बैठकीत तिरंगीं ध्वज भारताच्या अधिकृत राष्ट्रीय ध्वज म्हणून स्वीकृत करण्यात आला त्यासंबंधीचा ठराव पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मांडला एकालाएक लागून असलेल्या आडव्या समाज प्रमाणाच्या तीन पट्ट्याचा तो आहे वरती गडद केशरी मध्यभागी पांढरा आणि खालच्या बाजूला गर्द हिरवा अशाप्रमाणे हे तीन रंग आहेत मधल्या पांढऱ्या पट्ट्यावर निळ्या रंगाचे अशोक चक्र धम्म चक्र असून हे सारनाथ येथील सिंह मुद्रेवर असलेले अशोक चक्र आहे चक्राला चोवीस आरे आहे मच्छलीपट्टणम जवळ जन्मलेली

अथवा रेशमाच्या कापडाचाच बनवला जावा असा सरकारी नियम आहे सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी भारतीय राष्ट्रद्वाजाच्या एकूण रचनेचे महत्व चांगल्या प्रकारे विशद केले आहे अशोक चक्राचे मोजमाप ध्वजात तीन समान आडव्या पट्ट्यांची रचना करण्यात आली आहे वरच्या भागात गडद केशरी रंग आहे या रंगातून त्याग धैर्य याचा बोध होतो मधल्या भागात पांढरा रंग आहे या रंगातून प्रकाशाचा आणि सत्यमार्गाचा शांती सत्य व पावित्र्याचा बोध होईल खालील भागात गडद हिरवा रंग आहे हा रंगातून निसर्गाशी वा भूमीशी असलेले नाते दर्शवतो निष्ठा व समृद्धीचा बोध होतो निळ्या रंगाचे अशोक चक्र सागराप्रमाणे अथांगता व कालचक्राचे व त्यासोबत बदलत जाणारे जग सूचित करतो जीवन गतिमान असावे व भारतीयांनी शांततापूर्ण आगेकूच करावी असे धम्मचक्र दर्शविते मूलतः हे चक्र विश्वशांतीचा संदेश देणाऱ्या बौद्ध धर्माचे धम्मचक्र आहे त्याला अशोकचक्र या नावाने ओळखले जाते त्यात भारतीय कला तत्त्वज्ञान इतिहास व संस्कृती यांचा सुरेख संगम झालेला दिसतो धम्मचक्र प्रवर्तनाय हे घोषवाक्य भारतीय संसद सभापतीच्या स्थानाच्या शिरोभागी लिहिलेले आहे प्रतिकवाद एकोणाविशे एकवीस मध्ये महात्मा गांधी यांनी प्रथम भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला ध्वजाचा प्रस्ताव दिला पिंगली वैंकय्या यांनी या ध्वजाची रचना केली होती मध्यभागी हिंदूंसाठी लाल पट्टी आणि मुसलमानांसाठी हिरवा पट्टा यांच्या मधला एक पारंपरिक एक चरखा होता जो भारतीयांना स्वतःचे कपडे बनवून स्वावलंबी बनवण्याच्या गांधीचर्येचे प्रतीक आहे नंतर लाल रंगाच्या जागी भगव्या रंगाचे रचना करण्यासाठी आणि इतर धार्मिक समुदायांसाठी तसेच समुदायांमधील शांततेचे प्रतीक म्हणून मध्यभागी एक पांढरापट्टा समाविष्ट करण्यासाठी आणि चरख्यासाठी पार्श्वभूमी प्रदान करण्यासाठी desgin मध्ये बदल करण्यात आले तथापि रंगरंगती सह सांप्रदायिक संबंध टाळण्यासाठी तीन यांना नंतर नवीन अर्थ नियुक्त केले गेलेत अनुक्रमे ध्येर्य आणि त्याग शांतता आणि सत्य आणि विश्वास आणि शौर्य पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस रोजी भारत स्वतंत्र्य होणाच्या काही दिवस आधी विशेष स्थापन केलेल्या संविधान सभेने निर्णय घेतला कि भारताचा ध्वज सर्व पक्ष आणि समुदायांना स्वीकार्य असला पाहिजे स्वराज्य ध्वजा ची सुधारित आवृत्ती निवडण्यात आली तिरंगा तोच भगवा पांढरा आणि हिरवा राहिला तथापि तरी त्याची जागा हि अशोक चक्राने घेतली जी कायद्याच्या शाश्वत चाकाची प्रतिनिधित्व करते भारताची पहिले उपराष्ट्रपती आणि दुसरे राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकुष्णन यांनी दत्तक ध्वजाचे स्पष्टीकरण केले आणि त्याचे महत्व खालील प्रमाणे वर्णन केले गेले

सत्याचा मार्ग आहे जो आपल्या आचरणासाठी मार्गदर्शन करतो हिरवा आपल्या मातीशी असलेला संबंध हितल्या वनस्पतीच्या जीवनाशी असलेला आपला संबंध ज्यावर इतर सर्वजीवन अवलंबून आहे हे दाखवतो पांढऱ्याच्या याला मध्यभागी असलेले अशोक चक्र हे धर्माच्या कायद्याचे चाक आहे सत्य धर्म किंव्हा सद्गुण ह्या ध्वजासाठी काम करणाऱ्याची नियंत्रण तत्व असले पाहिजे चाक गती दर्शवते स्तब्धतेत मृत्यु आहे चळवळीत जीव असतो भारताने यापुढे बदलेला विरोध करू नये त्यांनी पुढे जायला हवे चाक शांततापूर्ण बदलाची गतिशीलता दर्शवते ध्वजांचा इतिहास ध्वजाची परंपरा भारतात प्राचीन काळापासून आहे अर्जुनाच्या कपिल ध्वजाच्या उल्लेख महाभारत सापडतो छत्रपती शिवाजी महाराज यांचा जरीची झालर लाभलेला भगवा ध्वज प्रसिद्ध आहे अठराशे एकतीस साली राजा राममोहन रॉय बोटीने इंग्लडला जात असतांना त्यांनी एका फेंच जहाजावर फ्रांस चा तिरंगी झेंडा पाहिला व स्वातंत्र्य समता बंधुता यांचे प्रतीक असलेला ध्वज आपल्या देशालाही लाभावा असे त्यांना वाटले पुढे अठराशे सत्तावन्न च्या युद्धात देशभक्तीच्या भावनेतून एक ध्वज गीत ही निर्माण झाले भगिनी निवेदिता ध्वज बुद्ध गयेला शिव मंदिरात वज्र चिन्ह पाहून निवेदितांना ही कल्पना सुचली चौरसाकृती तांबड्या ध्वजावर पिवळे वज्र चिन्ह व शुभ्र कमळ व भोवती एकशे एक दिव्यांचे आरास असलेला हा ध्वज बंगाली लिपीत त्यावर वंदे मातरम लिहिलेले आहे लाल रंग हा स्वातंत्र संग्रामाचे द्योतक व पीत वर्णी वज्र चिन्ह हे विजयाचे प्रतीक श्वेत वर्णी कमळ हे सूचिता दर्शविते असे स्वामी विवेकानंदांच्या शिष्या भगिनी निवेदिता यांनी नोंदविले आहे भारतीय ध्वज संहिता दोन हजार दोन प्रतीक आणि नावे आरोग्य वापर प्रतिबंध कायदा एकोणविशे पन्नास आणि राष्ट्रीय सन्मानाचा अपमान प्रतिबंध कायदा एकोणाविशे एकाहत्तर यांच्या द्वारे ध्वजाचे प्रदर्शन आणि वापर नियंत्रण केले जाते राष्ट्र ध्वजाचा घोर अपमान करणारे तसेच ध्वज संहितेच्या तरतुदींचे उल्लंघन करण्यासाठी कायद्याने तीन वर्षांपर्यंत कारावास सुनावले आहे आपण 'दिवाळी' या सणाबद्दल बोलणार आहोत. दिवाळी हा भारतातील सर्वात मोठा सण आहे. दिवाळीचा सण हा हिंदू धर्माचा प्रमुख मुख्य सण आहे. आणि हा प्रकाशाचा सण आहे. दिवाळीत~ दिवाळीच्या दिवशी प्रभू श्री राम चौदा वर्षाच्या वनवासातून परत आले होते. प्रभू श्री राम यांच्या स्वागतासाठी अयोध्येतील लोकांनी

दिवाळीचा सण पाच दिवस म्हणजे धनतेरस, नरक~ नरकचतुर्थीशी, लग्न, लक्ष्मीपूजन, गोवर्धन पूजा म्हणजेच पाडवा आणि भाऊबीज अश्या प्रकारे साजरा केली जातो. दिवाळी सुरु झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी लक्ष्मीपूंजन असते. हा दिवस म्हणजे दिवाळी सणाचा मुख्य दिवस असतो. दिवाळीच्या दिवशी देवी लक्ष्मी, सरस्वती आणि गणपतीची पूजा केली जाते. दिवाळीच्या दिवशी घरे व कार्यालये दिवे व रांगोळीने सजवली जातात. लोक एकमेकांना फराळ आणि मिठाई देतात. दिवाळीच्या दिवशी लोक नवीन वस्तू खरेदी करतात, नवीन कपडे परिधान करतात. निराशेवर आशेचा विजय असतो, म्हणून दिवाळी साजरी केली जाते. आपल्या देशात अनेक सण मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात. या सणांपैकी एक म्हणजे दिवाळी. हा दिवस रावणावरील भगवान रामांचा विजय म्हणून किंवा वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून साजरा केला जातो. ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये दिवाळी~ हिवाळी~ हिवाळ्याच्या महिन्यात कार्तिक मांसाच्या अमावस्येच्या दिवशी मोठ्या उत्साहाने दिवाळी साजरी केली जाते. यादिवशी रावण राक्षसाचा वध करून आणि चौदा वर्षाचा वनवास पूर्ण करून प्रभू श्री राम अयोध्येत परतले. श्री राम यांच्या स्वागतासाठी अयोध्यातील लोकांनी दिवे पेटवून आनंदोत्सव साजरा केला. लोकं आपली घरे स्वच्छ करतात. दिवाळीचा फराळ म्हणून पंचपक्वान्न बनवल्या~ बनवण्यास सुरुवात करतात. आप~ दिवाळी दिवाळीच्या मुख्य दिवशी म्हणजे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सर्व लोक नवीन कपडे घालतात. आणि घरात लक्ष्मी देवीची पूजा करतात. आपला भारत देश सणांचा देश म्हणून ओळखला जातो. या सणांपैकी एक खास सण म्हणजे दिवाळी. ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यात दसऱ्याच्या वीस दिवसानंतर म्हणजेच कार्तिक मांसाच्या अमावस्येच्या दिवशी हा सण साजरा केला जातो. दिवाळी हा हिंदूंचा प्रमुख सण आहे. दिवाळीच्या आगमनाच्या काही दिवस अगोदर लोक आपली घरे स्वच्छ करतात, नवीन कपडे खरेदी करतात, दिवाळीचा फराळ म्हणून पंचपक्वान्न बनवण्यास सुरुवात करतात. या दिवशी घरात दिवे पेटवतात. दिवाळी हा सण पाच दिवसांचा असतो. या दिवशी दिवाळीच्या दुस~ अह दिवशी दुकाने, बाजारपेठ आणि घरे दिव्यांच्या सजावटीमुळे उजळून निघतात. या दिवशी एकमेकांना भेटून दिवाळीच्या शुभेच्छा देतात. मोठ्या आणि लहान, श्रीमंत आणि गरीब यांच्यातील फरक लोक विसरतात आणि हा उत्सव एकत्र साजरा करतात. हेच या सणाचे वैशिष्ट्य आहे.

प्रदान करतो, पण काही लोक या दिवशी जोरजोरात मोठे फटाके फोडून पर्यावरण दूषित करतात. आणि हे टाळून पर्यावरणाला जपून हा सण साजरा केला पाहिजे. तरच हा सण सार्थकी लागेल. नवीन इच्छांनी परिपूर्ण असलेला हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. दिपावलीच्या कित्येक आठवड्यापूर्वीच लोक दिवपावलीच्या तयारीला लागतात. दिवाळीचे लोक हंडी, मिठाई इत्यादी खरेदी करतात. दीपावली हा सण पाच दिवस चालतो.

दिपावलीचा दुसरा दिवस नरकचतुर्थी म्हणून साजरा केला जातो. कारण या दिवशी भगवान श्रीकृष्णाने नरकासुर राक्षसाचा वध केला होता. यादिवशी सकाळी लवकर उठून अभ्यंगस्नान केले जाते. तिसरा दिवस म्हणजेच दीपावली, उत्सवाचा मुख्य दिवस. यादिवशी लक्ष्मी, सरस्वती देवी व गणपतीची पूजा के~ जाते. यादिवशी घरात रांगोळी बनवून विविध प्रकारच्या मिठाया बनवल्या जातात. दिवाळीच्या दिवशी सर्वजण खूप आनंदी असतात. व्यापारी आणि दुकानदार आपली दुकाने सजवतात. लोक एकमेकांच्या घरी जाऊन दिवाळीच्या शुभेच्छा देतात. लहान मुले फटाके फोडून आनंद व्यक्त करतात. दिवाळीचा चौथा दिवस म्हणजे पाडवा. या दिवशी पत्नी आपल्या पतीचे औक्षण करते. पती पत्नीला भेटवस्तू देतात. काही इतर भागात यादिवशी गोवर्धन पूजा केली जाते. दिपावलीच्या उत्सवाचा शेवटचा दिवस

भाऊ बहिणीला भेटवस्तू देतो. अश्या प्रकारे दिपावलीचा सण सांस्कृतिक आणि

दिवाळी हा भारतातील सगळ्यात मोठा सण आहे. दिपावलीला~ दिवाळीला 'दीपावली' असंही म्हणतात. दिवाळीला 'दीपावली' किंवा 'दिपउत्सव' असेदेखील म्हंटले जाते. दिवाळीच्या दिवशी घराची आणि अंगणाची स्वच्छता केली जाते. अंगणात सुंदर रांगोळी काढली जाते.

तरुण, प्रौढ आणि वृद्ध सर्व देवी लक्ष्मी आणि गणपतीची पूजा करतात. याप्रसंगी हिंदू संस्कृतीत मातीचे दिवे लावतात आणि रांगोळी आणि~ घर सजवतात. किंवा एके दिवशी आपण~ आपण आपल्या भविष्यासाठी लक्ष्मीची प्रार्थना करतो. मिठाई आणि फराळ प्रत्येक घरात बनवला जातो. लोक नवीन कपडे घालतात, मिठाईची देवाणघेवाण करतात आणि त्यांचे मित्र आन नातेवाईक शुभेच्छा देतात. दिवाळी हा सण प्राचीन हिंदूंचा उत्सव असून तो शरद ऋतूमध्ये येतो. दरवर्षी हा सण साजरा केला जातो. दिवाळी किंवा दीपावली या सणाला घरात व घराबाहेर तेलाचे लहान दिवे लावतात. उंच जागी आकाशकंदिल

आकाशदिवा म्हणजेच आकाशकंदिल लावला जात~ घराबाहेर रांगोळी काढून शुभो~ सुशोभण केले जाते. पावसाळा संपून नवीन पिके हाती आल्यानंतर शरद ऋतूच्या ऐन मध्यभागी अश्विन व कार्तिक या महिन्यात संधीकालात हा सण येतो. अश्विन वद्य त्रयोदशी ते कार्तिक शुद्य प्रतिपदा हे चार दिवस या सणाचे असतात. हा सण साधारणपणे ऑक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान येत असतो. या सणाला भारतात ठिकाणी सुट्टी असते. दिवाळी हा सण मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. 'फुलांच्या माळा, चंदनाचा वास, दिव्यांच्या ओळी, अंगणी सुंदर रांगोळी, आली दिवाळी'

दिवाळी हा सण आपण senate निवडणुकीत पुन्हा विकास आघाडीची बाजी शिवाजी विद्यापीठ शिक्षक विद्यापरिषदेवर सुद्धा ते सर्वस्व शिवशाहू आघाडीला मिळाली एक जागा

बहुमताच्या जोरावर शिवाजी विद्यापीठाच्या अधिसभेची senate सत्ता विद्यापीठ विकास आघाडीने यंदा पुन्हा काबीज केली अधिसभा शिक्षक विद्यापरिषद व तत् विद्यापीठ शिक्षक संघाने सर्वस्व स्थान राखले विद्यापीठ शिक्षक गटात विद्यापीठ पदव्युत्तर

एक जागा मिळाली नोंदणीकृत पदवीधर अधिसभा शिक्षक विद्यापरिषद या गटांचा निकाल गुरुवारी जाहीर झाला या निवडणुकीतील मतमोजणीची प्रक्रिया तब्बल चौतीस तास चालली या निवडणुकीतील अभ्यासमंडळ प्राचार्य आणि विद्यापीठ शिक्षक गटातील निकाल बुधवारी जाहीर झाले त्यांनतर